हेच्यामध्ये हर अनेक प्रकारचे मासे दिसून पडता आहे तिथे दोन चार लोक पण दिसून पडताय लाल कलर च्या टेबल वरती अनेक प्रकारचे मासे --

सुंदर अस मंदिर दिसू पडतय एक गा मंदिराच बाहेर एक गाडी आहे तिथंन एक मुलगा जात आहे दोन तीन गाड्या उभ्या आहे एक व्यक्ति मंदिर च्या समोर बसलेला आहे आणि सुंदर सजावट आहे सुंदर अस मंदिर आहे.

एक दुकान आहे दवाई ची दुकान आहे तिथे दोन माणस आहे एक माणूस त्या दवाई ची दुकानाकडे बघतोय एका व्यक्तिनि तोंडाला मास्क लावलाय तिथे अनेक प्रकारची ओषध आहे रात्रीचा वेळ आहे लाइट चा प्रकाश आहे.

एक उडान पूल आहे उडान पूल वरुन कार जात आहे त्याला उडान वरती आकाश आहे जो भोवताल झेब्रा क्रॉसिंग सारख सजवलेलेला आहे ब्रिज वरुन कार जातय समोर अशे पूल बनवलेला आहे एक खंबा उभा आहे दुपार ची वेळ आहे.

एक गार्डन आहे बगीचा आहे बगीच्या मध्ये हर प्रकार ची फुलाची झाडे आहे लाल लाल गुलाबी पिवळे पांढरे अशी फूल दिसू पडताय दुसऱ्या साइड नि पिवळी अशी दिसू पडता आहे.